अह ह्या राइड मधील अह पिवळ्या आणि निळ्या रंगाचे अह कलर वापरले गेलेले आहे.

अ सावधानी साठी अ लोखंडाचे खिळे दिलेले आहेत व पूर्ण दगडी इमारत --

अह भगवान महावीरांच दिसत आहे व त्यांचे दोन शिष्य वगैरे काही तरी दिसत आहे व अतिशय पांढर शुभ्र अस--

जणू मोर सारखे दिसत आहे व एका काचेच्या पेटीमध्ये --

पुढील छायाचित्रात अह जणू काही स्टेजवर खुप मुली दिसत आहे साइडला डीजे पण लावलेला आहे.

चढण्यासाठी स्टेजवर जाण्यासाठी खुप साऱ्या पायऱ्या पण दिल्या गेल्या आहेत व वर अतिशय उंच लायटिंग आहे.

अतिशय छोट हे दुकान दिसत आहे ह्या दुकानातील लायटिंग ही--

अह एक दिशेकडे बघत आहे.

दोन तीन मशिनी दिसत आहे त्यामध्ये एक महिला दिसत आहे एक--

मशिनि वर एक लांब असा रॉड--

खुप सारे व्यक्ति उभे आहे व चार जण बसलेले आहे त्यात एक मुलगा व मुलगी दिसत आहे.

हा शनिवार वाड्याचा दरवाजा एंट्रेन्स दरवाजा दिसत आहे.

कंपनी च्या दोन कार दिसत आहे टाटा कंपनी ची एक कार दिसत आहे.

एक घसरगुंडी वरतून येत आहे.

पुढील छायाचित्रात जंगल घनदाट जंगल असे दिसत आहे.

झाडे अह झाड हे खुप अतिशय मोठं दिसत आहे.

एका साइड ला दोन मुल खेळत आहेत एकाकडे एका पईपा तून पाणी येत आहे.

पुढील छायाचित्रात एक गार्डन दिसत --

एक बाकडा सुद्धा आहे बसण्यासाठी व बाकड्याच्या शेजारी कचरा पेटी पण आहे.

व मागील पोस्टर वर वर्ग अस लिहल आहे.

वर खुप पांढरे शुभ्र ढग दिसत आहे.

झाड एका बारीक फांदी वर --

विचित्र प्रकारचा पक्षी आहे त्याची चोच खुप मोठी आहे व दगडी रंगाचा राखाडी रंगाचा हा पक्षी आहे.

पुढील छायाचित्र हे जिम मधले दिसत आहे जिथे चार ट्रेडमिल दिसत आहे.

काळ्या आणि सफेद रंगाच आहे.

दोन तीन लाइट सुद्धा आहे एक काळा रंगाचा फॅन दिसत आहे.

छायाचित्रात एक रायनू दिसत आहे.

मोठ्या पिशव्या एका ट्रक मध्ये लोड करत --

एक गोल आकार देण्यात आलेला आहे.